ठाकूर हॉस्पिटल दवाखाना दिसतोय हॉस्पिटल मोठ दिसते आहे.

माणूस हम्म हे काय आहे बघा इथं कशासारख दिसतोय काहीतरी मार्केटची दुकान दिसतात.

खुर्ची आहे इथे एकही माणूस दिसत नाही आहे बस संपला बाई --

समान ठेवलेलं आहे आणि एक समोरून एक दुकान आहे.

आणि खूप मोठे झाडं दिसत आहेत तिथं --

अह एक बॅटरी दिसत आहे भरपूर तिथं इंजिन सारखं दिसतं आहे.